इथे सोंनपुर गाव दाखवलाय.

लोक जात आहेत.

इकडे एक खंबा आहे.

कुण्णी पाण्यात खेळत आहेत.

हे बिल्डिंग आहे बिल्डिंग वर--